हॅलो मला पालन पोषण बद्दल माहिती सांगू शकाल का? अं!! हो. विचार ना काय विचारायचं आहे ते. आपण जो विद्यार्थ्यांना शाळेत पोषक आहार देतो तो कशा प्रकारचा पाहिजे? पालन पोषण ची तर खरी व्याख्या आहे पालन आणि पोषण दोन शब्दांची जोड.

एकतर पालन करणे म्हणजे त्याला सांभाळणे आणि पोषण करणे म्हणजे त्याला विशिष्ट असा आहार देणे..

हा हा झाडाच पण म्हणा हां हां , असं सगळ्याच करू शकतो कारण त्याला कसं आहे आपण त्याचं पालन करतो म्हणजे छोट्या मुलांची केअर करणे, त्याला वेळेवर खायला देणं. त्याला आपण काहीही खायला नाही देत. काय जे उपयुक्त आहे असंच खायला देतो.

तसंच झाडाला आपण पाणी देतो. त्याचं संरक्षण झाल पाहिजे. त्यांना कुणी तोडलं नाही पाहिजे. किंवा काही नाही यासाठी आपण त्याला कुंपण लावतो . आता कुत्र्याचं पण आहे. आपण त्याला घर बांधून देतो. पालन .. पालन करणे म्हणजे एक प्रकारे आपण समजायच पालन करणे म्हणजे वाढवणे आणि पोषण करणे म्हणजे जीवदान देणे .. म्हणजे खतपाणी टाकून त्याला.. ping conversation

त्याला वाढवण्यासाठी जे काही आपण त्याला देत असंतो ते त्याच पोषण झाल म्हणजे अन्न झालं.. म्हणजे अन्नाद्वारे..

हम्म आणि पालन म्हणजे... ping conversation पालन म्हणजे त्याची काळजी घेण. ping conversation म्हणजे पालन पोषण ची व्याख्या पाहिली तर दोन... ping conversation हां दोन प्रकारची येते.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

पालन चि वेगळी आणि पोषण ची वेगळी पण त्याला आता समप्रमाणात करण्यात येते.

हम्म हम्म हम्म!! मग आपण आणखी काय काय करू शकतो त्या पालन पोषण मध्ये जसं की एखाद्या मुलाला आहे तर आपण त्याला चांगला पोषण आहार द्यायचा. मग आपण त्यामध्ये काय काय देऊ शकतो? आपण इकडे कुणाचा गायडन्स घेऊ शकतो आता बहुतेक प्रत्येक अंगणवाडी किंवा दवाखान्यामध्ये विशिष्ट मंथली कोणता आहार दिले जाते, त्या विषयी चार्ट लागलेला असतो. किंवा मग आंगणवडी आहे.अंगणवाडी मध्ये प्रत्येक महिन्याला त्या मुलाला काय काय द्यायच आहे त्या नुसार आहार आलेला असतो. हो, त्याप्रकारे त्या हम्म.. हो त्या व्यक्तींना किती टायमिंग ला द्यायच, काय द्यायचा आहे काय द्यायचाय आहे .. आता दवाखान्यातन जसं इसीजी आहे, अजून पुढच्या सहा महिन्यांच इंजेक्शन, एक वर्षांच इंजेक्शन, तीन महिन्याच इंजेक्शन .. किंवा 5 वर्षांच इंजेक्शन आहे, ते वेळेवर देणे.

हां! त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण केलं ping conversation तर आपल्या मुलाला पोषण चांगल्या प्रकारे मिळू शकते. आपण जर केल तर ते थोड वेगळ पडते.

त्याच्यामुळे , आपण नाही तर मग कस!! एक महिन्याच्या मुलालाच पाणी पाजायला लागू. हो .. नाही ते चुकीच ठरेल हां! आपण मार्गदर्शनाखाली जर!! ping conversation विशिष्ट काळ दिलेला असतो. त्याला सह महिन्या नंतरच त्याला अन्न प्राशन दिले जाते हम्म .. आपल्या घरी जर आपण असं मोड आलेल काही , जसं कडधान्य वगैरे दिलं तर ते चुकीच ठरतील का मग ? आपल्या मताने दिल तर मग?

सहा महिन्याच्या ... नंतर सुरुवात नाही करू शकत ना आपण ? नाही नाही नाही.. नाही, नंतर दिले तर चालतील ना! ते तर उपयुक्त आहे ना.

हां ! ते मग तरी मार्गदर्शनाखाली घेतलेल बरं राहतय

आज काल तर मुलांच्या शाळांमध्ये चार्टच दिलेला असंतो की या दिवासाला हे आना या दिवसाला हे म्हणजे मुलांना प्रत्येक प्रोटीन मिळालं पाहिजे यांच्या साठी हो .. ते प्रोटीन महत्त्वाच आहे ?

प्रोटीन हेच पोषण आहेच न ? नाही .. नुसती तेवढीच व्याख्या नाही करता येत त्याची कारण शरीरात प्रत्येक पाहिजे- लोह पाहिजे.. सगळंच पाहिजे ना? हा हा हा ! पोषण साठी आपण एवढाच एक फक्त एकाच प्रकारच देऊन

हां !! अश्या प्रकारच आपल्याला ते पालन पोषण आपल्याला करता येईल.

नाही तर मग, मग जर आपण जर ते केल तर चुकीच ही ठरू शकतय आणि उद्या जाऊन त्याचा काही वायएत ही परिणाम होऊ शकतोय .. जस आपण सहा महिन्याच्या आतमध्ये काही दिलं , तर नंतर मग लगेच आपण असं कडधान्य वगैरे देऊ नाही शकत ना ?

आपल्याला त्याची काही एक मर्यादा असते. त्या मर्यादेमध्ये आपण करू शकतो ना ?

अच्छा, अच्छा, अच्छा. अशा प्रकारे आपण पालन पोषण करायच नाही तर मग ते चूक जर ठरल तर मग ते आपल्यावरच ते बेतण्याचे ....

हो .. आणि ते उन्हात वगैरे, उन्हात देऊ नाही शकत आपण. पावसाळ्याचं वेगळ असतय पण उन्हाळ्यात आपण देऊ नाही शकत झाडाला पाणी

त्याची काळजी घेण , त्याच पालन पोषण करण हे आपल्या हातात आहे

हां हां हां! हो .हम हम . ठीक आहे ठीक आहे तर मग